हॅलो अभिजीत अरे किती दिवसांनी दिसला मला. काय करतोस हल्ली? काही नाही जरा काम निम्मित बाहेर आलो होतो. तुम्ही पण मला बरेच दिवसाने दिसला. काय आहे सगळं माझा जरा थोडा प्रॉब्लेम झालाय मला ना काय गाडी घ्यावीशी वाटते आहे. पण काय म्हणजे मला जॉब ला जायचं असतं ना तेव्हा बसने जायचं म्हणजे फार उशीर होतो आणि खूप. त्यामुळे गाडी घायची होती. प्रत्येकाला कमीत कमी एक स्कुटी तरी यायला पाहिजे कमीत कमी.

कुठे जायचं म्हटलं घरात कोणी नसते मग आपलं एखाद्यवर डिपेंड राह कुठे काय काय कर काय कर फार प्रॉब्लेम होतो ते नंतर. हो ना तेच म्हणूनच म्हणलं की तू शोरूम मध्ये असतो ना रे? हो मी बजाज चा शोरूम मध्ये कमला आहे मी तिथे आहे साई सर्विसेस आपला पुणे आपला बालगंधर्व चॉक आहे ना तिथे ते आहे ना तिथे आहे बघा तिथे मी काम करतो. अरे मला काय पाहिजे होता महती आहे काय? जरा त्याच्या आता गाडी घ्यायचीच आहे तर मला आता कुठली घ्यावी आणि त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे काय पाहिजे त्याला कुठे कागदपत्र लागतील ? तेच आता मला काही माहिती नाही ना त्यातलं त्यामुळे म्हंटलं तुला विचाराव मा तुला मी फोन करणारच होते पण तू भेटलास बरं झालं.

आणि अवेंजर किंवा डॉमिनर आता या महागड्या गाड्या आहेच आहे सगळ्या हाय सीसी गाड्या आहे पण एक अजून एक गाडी महती असेल तुम्हला बजाज ची चेतक आहे बघा इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक गाडी आहे बघा ती.

मग तेच सांगतोय ना लडीएस साठी ती गाडी चांगलीच आहे ती बजाज ची आपली ऍक्टिव्ह हे कश्या असतात तशीच आहे गाडी ती.

हो आहे मी सांगलीमध्ये राहते पण मला जरा ते लांब पडतं आणि बसच्या याच्याने नादात लागलं ना की मग ऑफिसला उशीर होतो रे म्हणून म्हणले एखादी घेऊन टाकावे. नाही बस चा हल्ली काही खरा नास्ता म्हणजे बसनी ठीक आहे समझ सफेली जपायला मिळत पण जागा मिळेल म्हणा किंवा आपण म्हंटलं कि उभा राहून जाऊ चाल ते पण ते काही एवढा म्हजे हे नाही एवढा कारण बस कधी लेट झाली. कुठं काही झाला तर ऑफिस ला जायला उशीर होणार परत मग यायला उशीर होणार मा ते असा स्वतःची गाडी असलेली बारी. हा ना तेच म्हणूनच म्हंटलं तुला जरा विचारायचं होतं त्याला सांग ना मला प्लीज. काही नाही बजाजचा तुम्ही आला ना समझ बजाजचा शोरूम मध तर काय करायचं की तुमच्याकडे पण तुम्हाला हे सांगा तुम्हाला कुठल्या रंगाची गाडी घ्यायची आहे.

पण तुम्हाला पहिलं ब्लू तुम्हाला मला वाटते तुम्हाला चांगली वाटली किंवा रेड चांगली गाडी आहे. हा मला जरा रेड मध्ये बघावी वाटते पण बघू आवडला तर ब्ल्यू पण घेऊ शकते मी असं काही नाही पण रेड शक्यतो मला घ्यायचं आहे. कारण अचूअल्ली कसा होतं की आ लडीएस साठी ज्या नॉन गियर गाड्या असतात ना लाईक ऍक्टिव्ह सकूटी पेपट झेस्ट किंवा अक्खी बजाजची. चेतक सारखी गाडी त्या बऱ्या पडतात त्या मध्ये कसा होता त्या मध्ये सामान पण बसता प्लस काही गियर टाकायची कटकट नसते म्हणजे या बायकांना कधी कसा होता लडीएस जास्त घाबरतात गाडी चालवायला.

ज्यामध्ये टाकी असती ओ म्हणजे जेन्टस म्हणजे काय टाकी असती म्हणजे पल्सार म्हणा किंवा बुलेट सारख्या गाड्या म्हणा असा हिरो होंडाचा त्या स्प्लेंडर सारख्या गाड्या म्हणा तर अश्या गाड्यांवर बसताना जरा प्रॉब्लेम होतो. मा त्यामुळे त्यांच्या साठी अश्या मा गाड्या जरा सोयीस्कर पडतात म्हणजे सामान तर बसताच बसता प्लस डिक्की असती प्लस पुढे जिथे आपण पाय ठेवतो

आणि गियर टाकायची कटकट नसती काही नसती आणि बजाज ची गाडी आहे आपली चेतक त्याला काही पेट्रोल लागत नाही त्याला लागती काय वीज ती आहे इलेक्ट्रिक गाडी एकदा काय चार्जे केली ता नाय म्हण्टलं तरी काही ठराविक अंतरा पर्यंत तर तुम्ही गाडी चालवू शकता म्हणजे तुम्ही तुमचा ऑफिस किती लांब आहे साधारणता तुमचा घरा पासून. एक चौदा पंधरा हे असेल नाही मला नक्की सांगतलं नाही येईल पण नऊ दहा वगरे असेल आहे किलो मीटर.

आणि कसं असतं की इलेक्ट्रिक गाड्यांचा काय होतं सध्याचं साधायचा प्रॉफिट काय की प्रदूषण पण कमी होतंय आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे काय गियर टाकायचं तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही काही नाही काही नाही काय.

हा मग चांगलाच आहे मा प्रश्नच नाही म्हणजे ऍक्टिव्ह सारखंच समे हो फक्त तिला पेट्रोल लागत हिला पेट्रोल लागत नाही.

हा दोन्ही नॉन गियर गाड्या आहे एकदम कंफोर्टब्ले गाड्या आहेत दोन्ही म्हणजे आपली गाडी आपण कंफोर्टब्ले आहे. आणि आपली गाडी पण इलेक्ट्रिकल गाडी आहे. त्यामुळे कसा होता कि काहीच असा काही प्रॉब्लेम नाही असा आहे सर्व अच्छा मग समझ मला गाडी घायची आहे मा मला मग कागदपात्र कुठले पाहजे डॉक्युमेंट्स काय काय पाहजे ते सांग ना मला एकदा. हे बघा सुरवातीला तू आमच्याकडं अली समझा तुझा ईडी प्रूफ लागेल सगळं म्हणजे असा आहे. कि बँकेचा अकाउंट नंबर लागेल तुझा कुठल्या पण परीस्तीथत प्लस बँकेत बँकेचा स्टेटमेंट्स वगरे जे काही डॉक्युमेंट्स बाकीचे काही असतील. जे गरजेचे आहे ते ते मला लागणार आणि दुसरी गोष्ट कि आधार कार्ड तर त्याची झेरॉक्स लागेल ते असावा जवळ तुझा कुठल्या पण परिथितीती कारण ते गरजेचं पण असता बरेच वेळेला. ते एक लागत. आता ते कुठे आणि कॉम्पलसोरी केलं ना आधार कार्ड त्यामुळे तिकडे पण लागणार असतं.बरं पुढं दुसरी गोष्ट की आधार कार्ड एक झालं त्यानंतर पॅन कार्ड बस त्याची झरोक्स दोन तीन झरोक्स काढून ठेव वाटल्यास तू. प्रत्येकाच्या ते घेऊन यायचा कंपलसरी दाखवायला वगरे कारण ते आम्हला लागत आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईट बिल ते इलेक्ट्रिसिटी चा बिल जे असता ते तुला त्याचा झरोक्स प्लस ओरिजिनल ते तुला एक हे होऊन जाईल. बरं ऐकणं गेल्या महिन्याची चालतील का म्हणजे चालू महिन्याचे पाहजे असा काही आहे काय? शकतोय जमलं तर आन चालू महिन्याचा बरं पडत म्हणजे चालू शकते असा नाही पण शकतो आन चालू महिन्यचा बारा पडते ते सोयीस्कर आपला चांगला असता ते आणि दुसरी गोष्ट अशी कि. तुझा कडे लेसन्स आहे काय पण? लायसन नाही रे मला मी कधी गाडी चालवलीच नाही मी आता नव्हती शिकली लायसन वगैरे मला आता काढावा लागेल ना सगळच करावा लागेल म्हणून तर तुला म्हणलं आधी डॉक्युमेंट्स वगैरे काय लागतील बाबा आपल्याला ते आपल्याकडे आहेत का नाही ते बघायला पाहिजे ना. तुला कॉन्फिडन्ट आहे ना गाडी चाळण्या मध्ये काही भीती वाटत नाही ना? नाही नाही नाही गाडी मी चांगली शिकली आहे पण मला आता लायसन्स काढायचा आहे आणि त्याचसाठी पण कागदपत्र लागतात काहीतरी आणि प्लस गाडी घ्यायची म्हणजे त्याला पण पाहिजे ना. म्हणून म्हंटलं तुला विचारावा. नाही नाही प्रॅक्टिस ठेव बाई म्हणजे काय कर शहरातून वगैरे म्हणजे आता आपल्या पुण्यामध्ये बालगंधर्व चौक आहे जो काही किंवा डेक्कन चा भाग म्हणा किंवा बाकीचे जे रोड आहे तिथे प्रॅक्टिस ठेव गाडी चालवायची कारण काय होतं की आपल्या अंदाज येतो अनुभव येतो कि कसा बाबा कुठं ब्रेक दाबायचा कुठं थांबायचं म्हणजे आपल्याला एकदा सवय झाली ना. ते बारा पडत आणि नॉन गियर गाडयांचा नॉन गियर गाडयांचा काही प्रॉब्लेम नाही आहे तुला गियर चेणज करायचा दहा वेळा परत गियर बदल हे करा ते करा. असा काही नाही गाडी हलकी असते तशी हि ऍक्टिव्ह सकूटी पेपट किंवा आपली बजाज ची चेतक अश्या गाड्या ज्या गाड्या त्या गाड्या हलक्या असतात त्याचा एवढा काही प्रॉब्लेम नसतो. ते परत पाय टेकवायला त्रास होईल असा काही नाही. बर मग अजून काय कागदपत्र. अजून अधि एक काम कर लायसन लगेचच काढून घे एक दोन आठवडे लायसन तुझं काम झालं पाहिजे. मी तर म्हणतो उद्या जा लायसन्स साठी आपलिकेशन साठी लायसनच्या आणि ते काम लगेच करून घे म्हणजे जेवढे लायसन लवकर येईल ना ते बारा पडत ते. नॉन गियर पण लायसन मिळतं प्लस गियर चा लायसन्स पण पर्मनंट लायसन काढून घे.

लायसन असा बघतात असा नाहीये तुमच्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे असलं तर ते चेक करता पण आरटीओ नि पकडलं तर मग काय दाखवणार प्रश्न असतो तो म्हणून तू करून घे पहिल्यांदा. आपल्या लायसन लागतो तसं नसतं काय कधी मोठी बाई चे एखाद्या मोठ्या माणसाला म्हणल्यानंतर लायसन असतो शकतो पण आर ती ओ नि म्हणजे पोलिसांनी पकडला तर काय करणार दाखवणार काय .

सगळंच लागत लायसेन्स लागत पी यू सी वगैरे ते सगळं लागत आता नॉन गियर चा इलेक्ट्रिक गाडी आपली त्याला काय पी यू सी ची गरजच नाही कारण ती प्रदूषण करतच नाही ती. तिला काय तुम्ही ते लायसे पी यू सी काय काढणार त्याची काही गरज नसते आणि मेनली कसा होता कि सांगणं राहते माझा कि ज्या याच्या गाड्या ज्या असते इलेकट्रीक चा त्याचा नंबर प्लेट जी असते ती ग्रीन कलर ची मिळते बारा का.

नॉर्मल जसा असते ना पांढरे वर काळ असते ते म्हणजे पंधरा प्लेट वर काळ रंगाने लिहतात ते आकडे वगरे असतात याचा असा नसते ग्रीन असते ते कारण ते नॉन याचा असता ना ते काय प्रदूषण करत नाही. असा असता ते त्याचमुळे लायसेन्स तरी पण तू काढून घे आता तू ठीक आहे बजाज ची इलेकट्रीक गाडी चालवणार आहे म्हणून . पण जरी उद्या तुला वाटलं की आहे पेट्रोल स्कूटर चालवायची लायका एक्टिवाजुपिटर म्हणा टी वि एस म्हणा किंवा टी वि एस ची टी वि एस हे सकूटी पेपट सारख्या सकूटी झेस्ट सारख्या गाड्या ज्या असतात आपल्या. किंवा सुझुकी ची ऍक्सेस सारखी गाडी म्हणा एकशे पंचवी आता पेट्रोलच्या गाड्या सगळ्या मग त्याना लायसेन्स लागताच प्रश्नच नाहीये पर्मनन्ट लायसेन्स फार गरजेचं आहे त्याच्या साठी. प्लस तरी पण पी यू सी काढून घे तरी पण असावा तुझाकडे जवळ म्हणून मी सांगतो तुला. आणि समझ दुसऱ्या कुठल्या गाड्या घायचा असतील मला म्हणजे इलेक्ट्रिकची नकोय आणि दुसरी घ्यायची पेट्रोलची म्हणा किंवा अशी तर मग त्याला पण तेच डॉक्युमेंट्स लागतात का? हो त्याला पण ते डॉक्युमेंट लागतात पण लायसेन्स तू हे बघ गाडी कुठली पण घे तू पण लायसेन्स काढून ठेवायचा म्हणजे ठेवायचा कारण ते गरजच आहे आणि ते नियम आहे ट्राफिक चे त्यातला तू काढला पाहजे तू गाडी उद्या आ. गाडी चालव तू नको चालू नाही तर इलेकट्रीक ची गाडी घे कि पेट्रोल ची घे किंवा डिझेल ची कुठली बाईक घे वाटल्यास तू कुठली का कार घे तू पण तुझाकडे लायसेन्स असला पाहजे हे कंपलसरी आहे कारण ते एक आपले रूल्स आहे ते पाळल्या गेले पाहजे ट्राफिक चे त्याचमुळे ते तुला गरजेचं आहे. आणि समजा मोठी गाडी घ्यायची चार चाकी गाडी तर मग त्यावेळेला पण अशे सगळे डॉक्युमेंट लागतात काय? लागतातच ते आपला बँक डिटेल्स आणि प्लस आपला सगळं ई डी प्रूफ लाईक आ पॅन कार्ड आधार कार्ड त्या नंतर बँक डिटेल्स वगैरे बँक स्टेटमेंट्स. अजून रेसिडेंसिअल तुमचं काय तुम्ही कुठे राहता व त्याचा पत्ता वगैरे तेबी सगळं लागतच ना ते गरजेचं असता त्याचा बरं आणि इलेकट्रीक चा बिल. हा ते तर लागतच त्यानाच तेवढा तर आहेच आहे. हे मला आता सगळं गोळा करून मगच यायला लागेल नाही का नाही का हा बरं बरं मी आता मला म्हणजे पण झरोक्स लागतील कि ओरिजिनल पण लागतील कि दोन्ही लागतील.

कारण यास आ मी तिथे अच्युअली डीलर ला भेटणार डीलर ला भेटून मी त्याचाशी बोलतो मग कारण तो चांगला ओळखीचा आहे डीलर माझा त्याचाशी बोलतो

पण मा मी तिथे काम करत असल्या मुळे भरपूर माझा ओळखीचा माझे मित्राचा आहे सगळे तिथं त्याच्याशी बोलतो मग ते तुला सगळं समझून सांगतील कसा प्रोसेस असती वगरे काय काय लागत तुला गाडी वगैरे घेताना वगैरे सगळं .

हा आणि आता कसा सध्या बजाजची सध्या साधारणता चेतक हि एकच गाडी अशी गाडी आहे जी स्कूटर गाडी आहे म्हणज महिलांसाठी कंफोर्टब्ले आहे. हा म्हणजे मध्ये पाय ठेवून तुम्ही साडी घालून तुम्ही गाडी चालवू शकता म्हणजे त्याचा काही टेन्शन नाही त्याचा काही प्रॉब्लेम नाही अशी बजाज ची एकच गाडी आहे सध्या. हा आणि बजाजचा पेट्रोल मध्ये ती सध्या गाडी नाही आहे.

चेतक त्याचमुळे मग ते पण प्लस तुला सगळं वेवस्तीत समझून सांगतील महती वगैरे वेवस्तीत मिळेल सगळं. त्याचा काही टेन्शन नाही. पण समझ मी डॉक्युमेंट्स नंतर फक्त गाडी बघायला आले आणि नंतर मला पसंत पडणार मग मी डॉक्युमेंट आणले तर चालतील काय? तसा हि चालते तसं काही नाही आता शोरूमला कित्येक माणसाच्या अशी येतात गाड्या बघतात वगैरे ठरवतात आधी. कि नाही बाबा हि गाडी चांगली आहे मग आपण हि गाडी घेऊ मग दोन तीन दिवसांनी विचार वैगेरे करून येतात ते आम्हला सांगायला कि बाबा आम्हला असा असा करायचा आहे आपण करू प्रोसेस सुरू.

आणि मग मी तुला सांगतो कसा करायचा तर मग तू डीलर शी बोलून घे नंतर. आणि मग आपण जो प्रोसेस सुरू करू नंतर मग तसाही चालते तसाही चालते.

कि हप्त्यावर देणार आहेस तू का डाउन पायमेन्ट करून म्हणजे पाहिला वीस पंचवीस हजार रुपय भरून हे पे करणार बाकीचे कि त्याचवर हप्ता किती बसू शकतो वगरे काय मग ते पण प्लस डीलर सांगतील ते.

चालेल मग मी एक काम करतो मी तुला उद्या परत फोन करतो मग तुम्ही आधी विचार करा घरचे तुम्ही बसून सगळे मगतुम्ही ठरवा काय करायचं मग तू मला सांग तुम्हला गाडी बघायला यायचा असेल गाडी चा रंग वगरे काय कशी गाडी आहे बाबा. हा मग तू येऊ शकती मग मी तुला कळवतो कधी यायचा ते मग तेवढा तू वेळ काढून ये पण तेवढा .